एका बाईक वर एक माणूस बसलेला आहे छोटा मुलगा आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे डब्बे आहे.

राधेय इरिगेशन नावाचे --

कॅन्टीन टाईप रूम आहे खूप सुंदर अशी रूम आहे.